भारतीय संशोधनात जसा परकीय विचारांचा प्रभाव दिसतो तसेच ग्रीक चीन आणि अरबी विज्ञान ही भारतीय संशोधन आणि विचारांचा प्रभाव दिसू शकतो विचाराच्या प्रगतीसाठी विचारांची अशी देवाणघेवाण आवश्यक आणि स्वाभाविक आहे वेदिक काळानंतर हिंदू संशोधनाची दशांत अंकगणित आणि शून्याचा शोधून काढला या दोन गणितीय शोधामुळे भारत अमर राहील जागतिक विज्ञाचा इतिहास शिवाय अमर वेदिक युगातील ज्योतीष आणि वैद्यकीय शास्त्रज्ञ संपूर्ण जगाला आश्चर्य चकित केले भारताचा प्राचीन इतिहास आणि सातत्य सध्याची फेरी पुढे करत आहे काही क्षेत्रांत पिछाडी वर अं असले तरी भविष्य निश्चित उज्वल आहे आणि ही त्या दिवसांची आतुरतेने वाट पाहतो आणि उद्या मोजतो च्या मुलाने नाव अत्रेय आहे सहाशेच्या आसपास जन्म अत्रेय यांचे पूर्ण नाव अत्रेय गुरु आहे ते प्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठात प्राध्यापक होते वैद्य विभाग हे खरं तर भारतीय अं वैज्ञशास्त्रच्या इतिहासाची सुरवात आहे अत्रेय आणि शुक्राच्या काळातील शास्त्रज्ञ अत्रेयांचा समकालीन वैदकीय शास्त्रज्ञाचे संस्थापक अत्रेय यांच्यावर शास्त्रक्रियावर ही उपचार होते म्हणजे सर्व साधारणपणे शरीरावर उपचार करणे त्यांच्या सरावाची मुख्य पद्धत होती या विज्ञानात प्रभूत करण्या मिळवण्यासाठी त्याला प्रवाह प्रवाहाचं सर्वात जास्त मदत मिळते ती म्हणजे शिक्षा गुरु गुरु भारद्वा गुरूंकडून शिकून अत्रेय हे अं वैदकीय शास्त्राचे इतिहासी पुरुष बनले आयुष्याचा शेवटचा दिवस आहे यापर्यंत हा वाद्यकीय शास्त्रज्ञ दुसऱ्या दिवशी विद्यार्थी बनू शकला पळू शकलो नाही कडे सहा सहा विशेष अधिकार असलेले दगड होते आणि केश, मूळ धातुकरण फराशळ आणि कास्पनी अशी त्यांची नवी अं नावे आहेत हे हिंदू वैज्ञशास्त्राच्या इतिहासात आहे सर्वानी आपले कौशल्य दाखवून पुरस्कार जिंकले अत्रेंनी बानूग्रंथाचा मजकूर लिहिला यापैकी आत्रेसंहिता विशेष उल्लेखनीय आहे हा ग्रंथ पाच खंडात पूर्ण झाला आहे. आत्रे संहितेचे मुख्य विषय विविध रोग गुण औषधी वनस्पती आहेत.

India चा इतिहास पाहिला तर नागार्जुना नावाचं एका एका पेक्षा जास्तं आहेत शासनाची ती ओळख जुळते अर्थात प्रत्येक जण आपल्या कामासाठी प्रसिद्ध आहे पहिल्या माध्यमिकांचं सर्व सूत्रवरतीचा लेखक बौद्ध नागार्जुन होता त्याच्या पुनर्जन्माच्या काळाबद्दल अनेक मते आहेत काहींच्या मते ख्रिस्ती धर्मांचे पहिले शतक तर काहींच्या मते श्री पी ओ चवथ्या शतकाच्या उत्तरार्धात नंतर आणखी एका नागुरुजनांचा उल्लेख वृंदाने त्यांच्या सिद्धयोगात केला आहे तो बहुदा ख्रिस्ती धर्माच्या चवथ्या किंवा पाचव्या अं शतकातील असावा सुश्रूस्त संस्थाचे संपादन आणि लेखक त्यांनीच केले असे अनेकांना वाटते त्यानंतर आणखी एका नागार्जुनाची ओळख पटली ती आहे.

job आहे पन तुम्ही त्या लायकीचे पाहिजे ते job करायच्या नाई त तुम्ही फक्त येता न बसता न अस नाई job खूप चांगलाय तुम्ही करू शकता का? तुमच्यामध्ये ते करन्याची धमक आहे का? तुमची तुमची इच्छाशक्ती आहे का? त्या वेळेसच तुम्ही ते तुम्ही तो job करू शकता नाई तर software नाई आय इतकं सोपं नाई आय आमच्याकडं तुमाल सगळं सांगतो मी व्यवस्थित ते तुम्हाला जमल का काय आय? तुमची नेमकं तुम्हाला त्यामध्ये काय काय जमू शकत काय काय नाई तुमचं शिक्षन किती पाहिजे? तुम्हाला कोनता कोनता course तुम्ही केलेला पाहिजे? त्या नंतर तुम्हाला किती वेळ करायला लागन? तुम्हाला पगार किती पडल? त्या नंतर अं आनखी त्या मध्ये तो अश्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मी सगळ्या सांगतो मी तुम्हाल सांगतो आता माझ्याकडं तुम्हाला job जर करायचा असलं त तुम्हाला लागलं complete लागलं graduation म्हनजे BAcomplete पाहिजे BCOMcomplete पाहिजे BSC आस पाहिजे आनि तुम्हाला Marketing च तुम्हाला ज्ञान पाहिजे म्हनजे कोनच्या लोकाला कस बोलायचं? कोनच्या लोकाला कस घुमवायचं? कोनच्या लोकाला कस फेकायच म्हनजे हे सगळ्या गोष्टी पाहिजे अन त्या नंतर तुमचं जो time राहील तो time राहील सकाळी सडे नऊ ते साडे आठ वाजेपर्यंत तुम्हाला मध्ये दोन घंटे जेवायला वेळ भेटलं त्यामध्ये म तुमचं काही जेवन वगैरे काय असलं ते तुम्ही सगळं करू शकता त्या नंतर तुम्हाला जेवढ्या पन तुमच्या जे market आहे ना तुमचं ते local market wholesale market ह्या ठिकाणी तुम्हाला आपल्या product ची marketing करायची ए आनि जर नसलं जमत तर आनखी एक job ए तो job आहे finance विषयी मी तुम्हाला तो पन सांगतो अं माझ्याकर ना तीनशे पोर आहेत sir job साठी अन तुमचं काम लय लाहान आहे न राव तुमची हे जमणार नाई sir आपलं न तुमचं तुम्ही लय

अं तीनशे पोर ए माझ्याकडं आनि चारक्षेचे पोर माझ्याकडं बम्बईला मी पाठवले कामासाठी माझं लय मोठ ए भाऊ आनि तुमच्याकडं मला एक पोरग सांगा लागलं होत का तुमच्याकडं काई आहे नाई पर तुम्हाला मी अं विचारलो अं बघू चला कश्याला तुमच्याकडं आहे तर बघू आपुन का आहे नवीन तुमच्याकड? अन तुम्ही काय तेच गोळ्या Biscuit मधेच आहे तुम्ही आता पर्यंत तर काय सांगू तुम्हाला आता भाऊ मी मग तुम्हाला गरज नव्हती त मंग तुम्ही कश्याला मला call केला तुम्ही मला कश्याला बोलता की, काहीतरी सांगा तुम्ही बोलताय तीनशे पोर ए कधी तुम्ही तीनशे पोर तुम्ही पहिले का तुम्ही सांगताय का तीनशे पोर आहे

काही पन बोलता राव तुम्ही म बोलता की चारशे पोर मी मुंबईला पाठवले काई पन सांगता राव तुम्ही आस काहीतरी बोलत जा की बाबा जेनेकरून की जे मला पन पटल आर तस नाई भाऊ मला एक पोरान सांगितलं होत तुमच्याकडं लय मोटा job आहे तुमच्याकडं लय finance ची bank का गिंक दोन, तीन हे आहे त्याच्यात तुमची खाली आहे पर तुम्ही तेच गोळ्या biscuit मदि ए न भाऊ त मला आता माहित झालं तुमच्याशी गोष्ट करतो अं बोलतो म्हनून मला माहित होत नाई ना ते पोरांनी मला खोत सांगितलं मंग तुमच्याकडं इतके job आहे म्हनून मला अस वाटलं का तुम्ही बाहेर देशला दुबईला इकडं तिकडं ते पोरांला पाठवा आज तुम्ही तीनशे नाई म तुमाला दहा हजार पोर पोर दाखवतो माझ्याकडं किती आहे तर मी सांगतो नाई माझ्या तोंडानी लई पोर आहे माझ्याकडं मी तुम्हाला तीनशेचा आकडा सांगितला की तुम्हाला अं माहित पाहिजे असलं की मी कितक भारी माणूस आहे तुम्ही एक लाहाने मानूस तुम्ही गोळ्या biscuit विकनारे तुम्ही आता सांगितलं मला मला लई अं दुःख होत हो राव मी तुम्हाला विचारल जाऊद्या तुम्हाला काय दोन तीन पोर पाहिजे असलं तर सांगा देऊन टाकतो तुम्हाला अन त्याला काय पगार मीच देतो माझ्या खिश्यानी कश्याला तुम्हाला काही काम गिम असलं तर सांगा तुम्ही

नाई नाई विषय कसा सोडू हो माझं काम ए ना मला job द्यायची पोरांना आता तुम्ही काय salary देता काय नाई त्यात तुम्ही काय देनार राव तुमच्याकडं काय पैशे असलं सांगणं न तुम्ही तुम्ही गोळ्या biscuit विकनारे तुम्हाला तुमच्याकडं काय पैशे राहनार त्यांला job वर पैशे द्यायचे दोन, एक पोर ठेवनारे तुम्ही अन अं तुम्ही कश्याला टाकलं ते online वर मला पोर पाहजी अन अं

दोन पोर समाधान चांगलं

त्यासाठी मला सात हजार पोर लागते तुम्हाला त्या मुलानं सांगितलं का की माझ्याकडे खरंच job ए त मी त्याला बोललो होतो की बा मला सात हजार मुलं लागते त त्यामधले फक्त मी आता एक हजार मुलं मी केले select आनखी मला सहा हजार मुलं लागताय त माझ्या त्या सगळ्या जिल्यामध्ये सगळ्या राज्यामध्ये मी माझे finance office start करतो म्हनजे loan supplier म्हनून मी माझे सगळे office करतो चालू त तुमची इच्छा आहे का की तुमच्याकडं दोन, तीन हजार मला मुलं भेटू शकते का? तुम्हाला सगळं सांगतो मी व्यवस्थित हान देतो न मी देतो न तुम्ही सांगा न मला purpose त सांगा तुम्ही पैसे किती ते आस राहील बघा ते माझ्याकडं personal loan business loan, home loan Mortgage loan हे loan भेटते त त्यासाठी मला म्हनजे माझं loan जेवढं मुलं sale करतील त्या हिशोबान मी त्यांना एक टक्का Incentive आणि सोळा हजार रुपये basic पगार, चार हजार रुपये petrol, एक हजार रुपये balance आनि रोज शंभर रुपये म्हनजे त्यांचं हप्ता म्हनजे त्यांना त्यांचं गाव सोडून त्यांना काम करावं लागत ना

अरे sir माझे इकडचे पोर आहे ना एक एक पोरांना एक एक दीड दीड lakh रुपये पगार आहे ते तुम्हाला कामाला ठेवलं राव तुम्ही हे दोन हजार न हजार petrol ला न दीड हजार अर ते हे त जात राव ओ तुम्ही काय हे काय फुकटचे काम सांगा लागले त्यांचे खरच आहे ते हजार रुपये रोजच आता काय सांगू तुम्हाला अर ते तुम्हाला ठेवनार राव तो अस ते काम असलं तर अस नका करा ना तुम्ही आमची मस्करी कराला लागले sir तुम्ही ते पोर लय भारी पोर ए ते एक एक एक एक second एक एक एक एक second मध्ये ते मोठं मोठं काम करते राव ते crore डो रुपयांचा अर तुम्ही त्यांला हजार रुपये न पाचशे रुपये, पाच हजार रुपये अस पगार द्यायला लागले तुम्हाला काय वाटत काय तुम्हाला काय शरम गिराम हाये का नाई तुम्हाला भाऊ आं ते दुबई मदि job आहे त्यांला अर ते इतके इतके मोठं मोठं काम करनार तुकडून त्यांला आनून मी तुच्याकडं ते हजार अन दोन हजार रुप्याचे काम देनार का? काई बी राव काई बी सांगता तुम्ही काय तर असं सांगा आम्हाला पटाव तर तुमच्या सांग आम्ही deal करू deal करू अन मंग पुढची गोष्ट करू आपुन

तुम्ही सांगा मला नाई तर काय भेटनार नाई न आम्हाला ते पोरांना इतकं देल्यावर त्यांचा खर्च लय बोत ए भाऊ हे इतकं मोठं खर्च आहे म्हनून अं आपन job त्यांला देतो अन गुजरातमध्ये, थायलंडमध्ये, चायनामध्ये हे इकडं पोर आपले indians लय जाया लागले ना job साठी त असं काही असलं त सांगा तुम्ही मला ते एक त थायलंडमध्ये आहे त्यामध्ये ए तुम्हाला मी त्यांची Vacancy सांगतो किती ए ते मी विचारून सांगतो तुम्हाला किती लागलं तिथं काय job काय आहे तुमचे थायलंड मदि काय ए का company ए? का चांभारची दुकान आहे तुमची तिकडं? का तुमचे का road घासाची machine आहे तुमच्या इकडं काय काय आहे काय तुमचं सांगा ना? पूर्ण गोष्ट सांगा

अ त किती लागतात तुम्हाला पैशे काय देनार तुम्ही? अ तुम्ही थांबता कश्याला तुम्ही तुम्ही पूर्ण गोष्ट सांगा राव तुम्ही अस थांबून थांबून का आपुन का phone वर बात कर काय काय राव तुम्ही पूर्ण गोष्ट सांगा ना तुम्हाल पोर कितके पाहिजे? हान आता सांगितलंत तुम्ही आमची कामाची गोष्ट राव हान अशे पगार असली ना तर आम्ही तुम्हाला दु ना तुम्हाला पन्नास नाई आम्ही दोनशे पोर देतो पूर्ण तुमचं job आपन पूर्ण मोट करू तिकडं त्या थायलंडमध्ये तुम्ही सांगता तर हां अर ते काम आपन लय मोट करू ना तुम्ही पन्नास पोरच काम करता ना मी तुम्हाला दोनशे पोराचं काम करून देतो तिकडं तुमचा बी फायदा होशील अन त्या पोरांचा बी फायदा होशील अन दोन पैशे मले बी वाचनार ना त्याच्या मदि job मदि आस अस काई मोट करा राव तुम्ही दोनशे, तीनशे पोर लगे हे पन्नास पोर मी द्यायला काई नाई मला नाई काई ते चला देऊन टाकतो तुमचे संग इतकी मोटी मी गोष्ट करतो ह्यामुळं तुम्हाला सांगतो मी आता तुम्हाला इतके पोर मी देतो दोनशे तुम्ही दोनशे सारखं काहीतरी करून दाखवा मला एक, दीड महिन्यामध्ये अणि ते आपन ते पोर पूर्ण पोर तुमच्याकडं लावून टाकू अन त्यांची salary मला पूर्ण cash पाहिजी फोने पे वगैरा online वगैरा मला ते cash द्यायचं नाई त्या पोरांचं मला पूर्ण cash पाहिजे अन दोन दोन हजार रुपयेचे पैशे note पाहिजे ते त्यांला द्यायला

तरच मी तुमच्या संग पुढची deal करतो नाई तर तुमचं आमचं हे जमनार नाई भाऊ ते commission नाई असत भाऊ ते उचल असती आम्हाला पोरांला पैशे द्या लागते ना त्यांला दोन दोन, तीन तीन, पाच पाच, दाहा दाहा lakh रुपये आम्हाला उचल द्या लागते म्हनून ते पोर लय भारी ए ना ते सगड्यांची मोटी झालेलीय सगड्या मोट मोट झालेलीय सगड्यांची आता त्यांनी कधी IAS ची आनि police ची भरतीला गेले तर त्याला दोन minute तात ते भरती होनार त्यांची इतकी मोठं त्यांनी काम केलेलय भाऊ तशे पोर तुमच्याकडं राहनार पूर्ण कामाला कोनी वकिली केलेलीय कोनी जास्त काम केलेलंय अस पूर्ण पोरग आहे ते

नाई नाई मला तुमच्या बोलीनी ते अगदी पूरक मला माइत झाल्त तुम्ही हे सगड तुम्ही बोझा घेनार नाई पैश्यांचा, पोरांचा याचा तुम्ही एक काम करा न भाऊ तुम्ही फक्त india तलीच करा तुमचं काय job आय तुम्ही थायलंड नाई तुम्ही कुठंच जा नका तुम्ही खामखा तुमचे पैशे डुबनार तुम्हाला कोनी पुरनार नाई तिकडं अर आमचे जे पोर आहे न भाऊ ते इतके भारी पोर आय ना आता तुमचं कुठं बी job राहूद्या तुम्ही तुमचा job तुम्हाला कुटच चालू राहनार नाई हे पूर्ण पोरगे माझेच आहे जितक्या देशात ते गेलेले कामाला job ला हे ते सगड पूर्ण मीच लावलेलंय त्यांना आता तुम्ही कूट बी job चालू करा तुमचा काम चालू करा तुमच्या पूर्ण कामाला ते पूर्ण हात लावनार नाई sir कूट बी जाओ तुम्ही फक्त india मदीच वापस येनार कूट बी थायलंडला जा कूट बी जा तुम्ही तुमचं काम success होनार नाई ए आता परत हे तुम्हाला मी गोष्ट सांगतो भाऊ कसंय ना पैशे शिवाय कोनती गोष्ट होणार नाई ये देशात आता तुम्ही जे सांगतात ना हजार हजार दीड दीड हजार रुपये वाले ते पोरग इकडे भेटणार तुम्हाला तुम्ही तुमच्या गावात तिकडं राहता ना तुम्ही तिकडचं करा काय करायचं तर तिकडचं भेटनार तुम्हाला चायची hotel गिटल टाका चांगली तिकडचं काम गिम करा तुम्ही भाऊ हे तुमच्या लायकीच नाई तुम्ही बाहेर देशाला सांगताय इकडं जा इकडं जा इकडं जाऊन काम करा चला भाऊ तुमच्यावर लय time टाकला लय crore डो रुपयाचं नुकसान झालाय माझा चला ठेवा भाऊ इतर लोक हि घाई गडबडीत आत येऊन प्रेत्येकाने seat पकडली परंतु काही जणांना मात्र उभे च राहावे लागले मी माझ्या घरी रेल्वे ने येते बसल्या चे कळविले आणि bag मधील असलेले साने गुरुजींचे लिहिलेले सांतीआई हे पुस्तक कडून वाचण्यास सुरुवात केली पुस्तक वाचता वाचता

काही लहान मुलं खेळत होते काही जण गण्या च्या भेंड्या खेळत होते अश्या प्रकारे train मधील वातावरण खूप छान होते खिडकीतून बाहेरील दृष्य खूप सुंदर दिसत होते आणि हिरवी गार शेती तलाव गाव हिरवे गार डोंगर असे अनेक दृष्य दिसत होते रेल्वे मध्ये आणि फेरी वाले ये जा करत होते भेळ वाले सरबत वाले वडापाव वाले असे अनेक जण जोराने ओरडत ओरडत ये जा करत होते माझ्या सोबत असलेले train च्या डब्यातील अनेक माणसे फेरी वाल्यान कडून काही ना काही घेत होते मी देखील भेळ विकत घेतली व भेळ खात खात पुस्तक वाचत प्रवासा चा आनंद लुटत राहिले आता मात्र रात्र झाली होती काही जण झोपू गेले होते तर काही जण झोपे ची तयारी करत होते

व आई नि डब्यात दिलेला नाष्टा खाला अश्या रीतीने काही तासा नंतर आठ वाजता रत्नागिरी च्या station वर train येऊन थांबली station वर माझा मामा माझी वाट बघत बसला होता मी train मधून बाहेर आली व मामा सोबत घरी जाण्यास निगाली अश्या प्रकारे माझा train मधील प्रवास खूप छान झाला मला प्रवास करताना खूप छान वाटले कसं वाटलं तुला ऐकून माझा रेल्वे चा प्रवास वाह रे व्हा तुझा रेल्वे चा प्रवास खरंच खूप छान झाला मी अजून हि रेल्वे चा प्रवास केलेला नाही मी नकी एक दिवस जाईन रेल्वे चा प्रवास करायला नकी एकदा तरी हा अनुभव घ्याला पाहिजे हो हो नकी च घेईल तुझं ऐकून मला हि जावं वाटय

हो नक्की च म्हणजे मनोरंजना साठी अभ्यासा साठी कामा साठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय मनोरंजन फुरसत किव्हा कामा साठी केलेला प्रवास म्हणजे च पर्यटन जास्तीक पर्यटन सौस्थान world tour organization जी लोक प्रवास करून आपल्या परिसरा बाहेर जागी जाऊन सलग एक वर्षा पेक्षा कमी काळ मनोरंजन काम व इतर कामा साठी हि राहतात ते अशे पर्यटकनची व्यख्या करते पर्यटन हे वेळ घालविण्या चे एक साधन म्हणून जग भरात अतिशय लोक प्रिय झाले आहे

परत बरं परत बरे दिवस आले एका व्यक्ती ने किंव्हा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजना साठी अभ्यासा साठी व कामा साठी केलेला प्रवास

वर्तुळ किव्हा वर्तृका असा आहे या शब्दा पासून पुढे वर्तुळाकार प्रवास किव्हा package tour हा शब्द रूढ झाला तसेच पर्यटक तुला माहित ये प्रत्येक प्रवासात काही ना काही आठवणी तयार होतात परंतु काही प्रवास आशे असतात कि ते आयुष्य भर अविस्म्रिय राहतात प्रवासाने कामाचा सर्व थकवा व चिंता दूर होऊन आनंदा ची प्राप्ती होते संशोधना तुन अशे सिध्द झाले आहे कि सुंदर निसर्गातील प्रवास तुला मी आणखी माझ्या उन्हया च्या सुट्या त ला प्रवास सांगू का हो हो सांग ना मागील वर्षी ना उन्हया च्या सुट्या मध्ये आम्ही द्यानंदिन कामाला break लावून गोव्याला फिरायला जाण्या चे ठरवले होते गोव्याला जाण्या चा हा निर्णय माझ्या वडिलांनी घेतला होता गोव्या चा हा प्रवास अतिशय रोमांचिक साहसी आणि मनोरंजक होता आमच्या गोव्या प्रवासा ची सुरुवात रेल्वे च ने झाली होती रेल्वे चा प्रवास माझ्या साठी नेहमी मनोरंजक

नाना च्या गावी न जाता आम्ही निसर्ग सौंदर्याने नसलेल्या गोव्याला जाण्या साठी निगालो गोव्या च्या हा रेल्वे प्रवासा पेक्षा माझ्या जीवनातील अविसर्नीय क्षण होते या प्रवासात माझ्या सोबत आई वडील माझा भाऊ व मोठी बहीण होती रेल्वे मध्ये प्रवेश करता बरोबर मी खिडकी कडे seat सांभाळे आणि हळू हळू करत रेल्वे सुरु झाली आता रेल्वे ने गती धरली होती माझ्या आई ने आमच्या साठी स्वादिष्ट biryani बनवली होती काही वेळा नंतर आम्ही सर्वंनी मिळून biryani खाली रात्री ची वेळ असल्या ने बाहेर चे दृश्य काही खास दिसत नव्हते म्हणून आम्ही पते खेळण्या चा निर्णय घेतला माझी दीदी भाऊ आणि मी सगळ्यत वरच्या वर जाऊन बसलो तेथे आम्ही आपला पत्या चा खेळ सुरु केला चार ते पाच पत्या चे डाव खेळ्या नंतर आम्ही अंताक्षरी खेळायचे ठरवले एक एक जण गाणी म्हणू लागलं आमच्या रेल्वे च्या डब्यात आमच्या शिवाय कोणी हि नव्हते tc च्या म्हण्या नुसार ज्या कुटूंबाने आमच्या आमच्या डब्यात seat book केली होती त्यानी आपली booking एन वेळी cancel केली डब्यात आम्ही सगळयांनी कोणीही रोक टोक करणारे नव्हते पते आणि अंताक्षरी चा खेळ झाल्या नंतर आम्हला भूक लागायला लागली नाष्टा म्हणून आम्ही bag तुन chips व biscuit चे packet काढले मस्त पयकी स्वाद घेत आम्ही प्रवास करू लागलेलो आता रात्री चे एक वाजले होते म्हणून आम्ही झोपण्या च निर्णय घेतला सकाळी जेव्हा तेव्हा पाच वाजले होते बाहेर हलका प्रकाश पडला होता अजून सूर्य उगवला नव्हता मी खिडकी जवळची जागा सांभाळी व बाहेर पाहू लागली हिरवे हिरवे शेत सुंदर दिसणारे लहान मोठे पर्वत आणि लांब लांब मस्त मला रोमांचिक करीत होते इतके सुंदर निर्सग सोंदर्य मी आज वर पाहिले नव्हते आता गोवा जवळ आले होते गोव्या चे नयसर्गिग सोंदर्य माझ्या मनाला मोहित करत होते ते नयन दम्य सौंदर्य डोळ्यात साठवता येत नव्हते मी माझा mobile काढला एक एक दृष्टी चे photo टिपू लागले जवळ पास चौदा तासाच्या प्रवासा नंतर आम्ही गोवा पोहचलो त्या ठिकाणी पोहचण्या साठी प्रवास इतका सुंदर होता ते ठिकाण गोवा पेक्षा हि सुंदर होते माझ्या वडिलांनी गोव्यातील प्रसिद्द hotel मध्ये room book केला होता गोव्याचा सुंदर समुद्रा चा किनारा सर्व चिंता दुःख आणि तणाव दूर करतो आम्ही गोव्या ला सहा दिवस राहिलो या नंतर पुन्हा त्याच रस्त्या नि प्रवास करीत पुण्या ला आलो अश्या पद्धतिने हि माझी गोव्या ची प्रवास यात्रा माझ्या जीवनातील रेल्वे प्रवास होता अरे व्हा खूप छान मी लहान पणा पासून च रेल्वे ने प्रवास करत आहे आणि मला रेल्वे चा प्रवास हा प्रचंड आवडतो मी मी नाही केलाय अजून पण मी नक्की करणार आहे आणि मला हि असा सुखद अनुभव येईल

नाही ना तुझं ऐकून मी हि करणार आहे झालं वाट पाहिलं खेळ हा शतकानुशतके मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन greek, olympic पासून ते आधुनिक काळातील फिफा विश्वचषकापर्यंत खेळ हा लोकांसाठी एकत्र येण्याचा, स्पर्धा करण्याचा आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा उत्सव साजरा करण्याचा एक मार्ग आहे. खेळाचे व्यक्ती, समुदाय आणि संपूर्ण समाजासाठी असंख्य फायदे आहेत. जसे की शारीरिक स्वास्थ्य. खेळाचा सर्वात पहिला फायदा म्हणजे त्यांचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम. खेळामध्ये भाग घेतल्याने सामर्थ्य निर्माण करून सहनशक्ती वाढुन आणि लवचिकता सुधारून एकूण शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. खेळाद्वारे नियमित व्यायाम होते असल्याने हृदयविकार, मधूमेह आणि लठ्ठपणा यासारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो. शारीरिक हालचालींमुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते . व दूसरा फायदा मानसिक आरोग्य. खेळामध्ये गुंतल्याने मानसिक आरोग्यावर

आणि आनंदी वाटण्यास मदत करतात. तिसरा फायदा सामाजिक कौशल्य. खेळ व्यक्तींना नवीन लोकांना भेटण्याची मित्र बनवण्याची आणि team work संवाद आणि नेतृत्व यासारख्या

सकारात्मक नातेसंबंध वाढू शकतात. जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी team work आवश्यक आहे. आणि खेळामुळे व्यक्तींना समान ध्येयासाठी इतरांसोबत कसे कार्य करावे हे शिकण्यास मदत होते. कौशल्य विकास हा देखील खेळाचा फायदा आहे. खेळ व्यक्तींना विविध शारीरिक आणि मानसिक कौशल्ये विकसित करण्यास मदत करतात. जसे की लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता आणि धोरणात्मक विचार ही कौशल्ये जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्ये

जसे की शैक्षणिक आणि कार्य खेळांमुळे व्यक्तींना नवीन कौशल्ये शिकण्याची आणि स्वतःला आव्हान देण्यासाठी व्ययक्तिक वाढ आणि विकासाला चालना देण्याची

जिंकणे आणि हारणे शिकणे आणि धैर्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केल्याने लवचिकता आणि आव्हाणाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. खेळ व्यक्तींना निष्पक्षता प्रामाणिकपणा आणि आदर, नैतिक वर्तन आणि मुलांना प्रोत्साहन देण्याचे महत्व शिकवू शकतात. आर्थिक लाभ. तसेच खेळामुळे आर्थिक लाभ देखील होतो. खेळाचे आर्थिक फायदे देखील होऊ शकतात. रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि पर्यटन प्रायोजकत्व आणि इतर संबंधित उद्योगांदवारे अर्थव्यवस्थेत योगदान देणे क्रीडा event जगभरातील लोकांना एकत्र आणतात. सांस्कृतिक देवाण-घेवाणीला प्रोत्साहन देतात.

भारतात प्राचीन काळापासून अनेक खेळ खेळले जातात. आणि hockey ला देशाचा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केले गेले आहे. विशेषतः मुलांना घराजवळील क्रीडांगणात खेळ खेळणे खूप आवडते. किंवा ते साधारणपणे शाळेत सहभागी होतात. देशातील मुले आणि युवकांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी अनेक शालेय स्तरावर, जिल्हा पातळी व राज्य पातळीवर राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा उपक्रम आयोजित केले जातात. तथापि कधी कधी olympic किंवा common wealth game सारख्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर

एक मानक गाठले नाही. परंतु असे दिसते की ते लवकरच ते करतील, कारण चालू वर्षांमध्ये खेळाचे निकष आणि व्याप्ती वाढली आहे. देशाचे सरकारने शाळा आणि महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार केला आहे. भारतीय क्रीडापटू प्रत्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांमध्ये आपला पूर्ण सहभाग दाखवत आहेत. आणि गुणवत्ता आणि मानकता सध्या करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. गेल्या olympic खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी फक्त काही सुवर्णपदके जिंकली आहेत. परंतु ते पूर्ण धैर्य आणि उत्साहाने खेळले होते. hockey कुस्ती cricket इत्यादि अनेक खेळांमध्ये भारत आघाडीवर आहे. सर्वोत्तम खेळाडूंची निवड शाळा किंवा राज्य स्तरावर चांगले खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जाते. आता भारतातील खेळांची स्थिती बदलली आहे. आणि लोकप्रियता आणि यश मिळवण्यासाठी ते चांगले क्षेत्र बनले आहे. हे शिक्षणापासून वेगळे नाही. आणि जर कोणी चांगले खेळ खेळत असेल तर त्याला चांगल्या शिक्षणाची गरज नाही. किंवा जर कोणी शिक्षणात चांगले जात असेल तर त्याने खेळामध्ये सामील होऊ नये हे आवश्यक नाही. शिक्षण आणि खेळ एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणजे यश. विद्यार्थ्याकडून शाळेमध्ये खेळ खेळणे सक्तीचे करण्यात आले आहे. शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांना त्यांच्या स्तरावर त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खेळ खेळण्यासाठी तसेच देशाचे भविष्य घडविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. खेळ आपल्या जीवनाचे अनेक प्रकारे पोषण करतात. हे आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी शिस्त आणि कामात सातत्य शिकवते. खेळ आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे ठीक ठेवते. आणि अशा प्रकारे सामाजिक भावनिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या मनोरंजनाचा हा एक उत्तम मार्ग आहे आणि अशा प्रदूषित आणि दाबलेल्या वातावरणात मनाचे चिंतन करा. जेथे प्रत्येकजण तनाव देण्यासाठी आणि दुसऱ्यासाठी समस्या निर्माण करण्यास तयार होतो. हे एकाग्रता पातळी आणि स्मरणशक्ती वाढवते. आणि मनाला सकारात्मक विचारांनी भरते. यातून एक निष्कर्ष निघतो की शेवटी खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ज्यामुळे असंख्य शरीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक फायदे मिळतात. खेळामध्ये नियमित सहभाग शारीरिक आरोग्य सुधारू शकतो. तनाव आणि चिंता कमी करू शकतो. सामाजिक कौशल्ये विकसित करू शकतो. व्ययक्तिक वाढ आणि विकासाला चालना देऊ शकतो. आणि अर्थव्यवस्थेत योगदान देऊ शकतो. एक व्यक्ती म्हणून आणि एक समाज म्हणून आपण खेळांना प्राधान्य दिले पाहिजे. आणि हे फायदे मिळवण्यासाठी इतरांना खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन केले पाहिजे. धावणे, पोहणे, basket ball खेळणे किंवा इतर कोणती क्रिया असो, खेळ आपल्या जीवनात महत्वपूर्ण बदल घडवू शकतात. म्हणून तिथून बाहेर पडा. तुम्हाला आवडणारा खेळ शोधा. आणि खेळाचे अनेक फायदे अनुभवा. खेळ हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जो खेळणाऱ्या सर्व लोकांना team work समन्वय यासारखे विविध गुण शिकण्यास मदत करतो. आणि शरीराला मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो. अभ्यास किंवा पुस्तके खेळांपेक्षा जास्त महत्त्वाची आहेत. असे अनेकांची मत असेल, पण सत्य हे आहे, की अभ्यास आणि खेळ या दोघांना जीवनात तितकेच महत्त्वाचे आहे. किंबहुना दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सतत काम केल्याने तुम्ही थकत नाही. तर तुमची काम करण्याची क्षमता कमी होते. म्हणून चांगली काम करण्याची क्षमता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी कधीही तंदुरुस्त असावे. हा तुम्हाला आवडणारा कोणताही खेळ असू शकतो. म्हणून व्यस्त दिवसातून थोडा वेळ काढणे आणि तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी एखाद्या खेळात गुंतून वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी एक व्यक्ती मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे. केवळ यामुळेच वर्षानुवर्षे लोकांची खेळांमध्ये रुची वाढली आहे. तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी विविध शारीरिक खेळामध्ये भाग घेणे महत्त्वाचे आहे. जे शरीराला निरोगी आणि भविष्यातील संकटांना सामना करण्यास, सक्रिय ठेवण्यास मदत करेल. खेळ हा विविध विविध पद्धतीने खेळले जातात. खेळामध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. तसेच खेळ हे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे. जसे की शारीरिक स्वास्थ्य. खेळाचा सर्वात पहिला फायदा म्हणजे त्याचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम. खेळामध्ये भाग घेतल्याने सामर्थ्य निर्माण करून सहनशक्ती वाढून आणि लवचिकता सुधारून एकूण शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. खेळाद्वारे नियमित व्यायाम होत असल्याने हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या जुनाट आजारांचा

तान, चिंता आणि नैराश्य कमी होऊन सकारात्मक परिणाम होऊ शकतात. व्यायामामुळे endrofrin सोडतात. जे नैसर्गिक मूळ वाढवणारे असतात. जे व्यक्तींना अधिक आराम आणि आनंदी वाटण्यास मदत करतात. खेळ व्यक्तींना नवीन लोकांना भेटण्याची, मित्र बनवण्याची आणि team work संवाद आणि नेतृत्व यासारखी सामाजिक कौशल्ये